इथे जो माणूस बसून आहे तो मच्छि विकत आहे.

पायांची घ पायांच्या भरोशावर बसून आहे आणि या थंडीचा--

जो चित्र आहे या मध्ये स्टेट बँक ए. टी. एम चा आपल्याला दिसत आहे आणि इथे खूप गर्दी आहे असं सुद्धा आपल्याला दिसून येत आहे कारण ती खूप मोठी लाइन आहे.

चित्रामध्ये आपल्याला स्टेट बँक दिसत आहे अन् त्या स-साइड ला आकृत्री केंद्र आहे असं दिसून येत आहे.

दृश्य आहे तो एसबीआय बँक चा आहे आणि यु नो कॅश चा आहे असे आपल्याला दिसून येत आहे आणि या स्टेट बँक ए-टी-ए-म मध्ये खूप गर्दी आहे आणि लोकं लाईनीत लागून आहे असं दिसून येत आहे.

हा जो दृश्य आहे हा एक अं बार्बर शॉप चा आहे आणि इथे बार्बर केसं कट कट करून देत आहे तर कुणाची शेविंग करून देत आहे आणि एक माणस इकडे तिकडे बोलू बोलत आहे असे आपल्याला बघू येत आहे.

हा जो दृश्य आहे तो ए.टी.एम. चा आहे आणि सेंट्रल बँकचा आहे असं आपल्याला दिसत आहे आणि सेंट्रल बँकच्या समोर हे मुलं उभे आहेत असं आपल्याला दिसून येत आहे दोन जण इथे उभे आहे.

हा जो दृश्य आहे यामध्ये गौतम बुद्ध दिसत आहे ते हात जोडून बसलेले आहे आणि अह त्या त्यांच्या मूर्तीसमोर एक पोरगा फोटो काढत आहे असा आपल्याला दिसून येत आहे.

हा एक मायनिंग चं काम आहे खुदाईचं काम आहे त्या त्यांना पॅकेटमध्ये भरून ते कुठेतरी नेत आहे.